अ रायटिंग पॅड ये अजून डिंक ये पेपर ये तिकडं साइड ला एक माणूस ये झाड ये.

दोन माणसं समोर उभी येत बाकी सारे बाजूला येत हिरव्या कलर चे झाड ये त्या मध्ये एन्ट्री दरवाजा ये खिडक्या येत.

देवीये तिला माळए घातलेली. तिला साडी लाल कलर चीए साईड ला त्रिशुलए त्याला वरती --

तीन लिंबू ये अजून आजूबाजूला फरशी बसवलेली ये.

अजून टायर येत.

स्विमिंग पुल ये अजून लोखंडी ग्रील ये तिकडे दोन खूर्च्या येत. टेबल ये अजून दोन खिडक्या आहेत. दरवाजा आहे. इकडे कुंड्या येत.

व्हाईट कलर ची भिंतय खाली फर्चीये समोर ल.सी.डी ये अजून कपडे धुवायच वाशिंग मशीनय .

अजून एन्ट्री दरवाजा ये.